आणि त्याचा पाठीमागचा भाग जो आहे. तो पांढर्‍या रंगाचा दिसत आहे आणि तो पिच्या मागच्यास बाजूला एक मोट्ट स झाड दिसत आहे.

चित्रात चित्रात एक इमारत दिसत आहे जिला गडद पिवळा आणि फिकट पिवळा आणि निळा आस रंग दिलेल दिसत आहे.

या चित्रा मध्ये एक झेब्रेची प्रतिकृती केलेली दिसत आहे तो झेब्रा गवत खात आहे.

या चित्रामध्ये एक जाळीच्या आत मध्ये वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या जातीचे--

कुत्रे दिसत आहे जे की त्या जाळी मधून बाहेर च्या साइड ला डोकावत आहे आणि त्याच्या बाहेर च्या साइड ला वीटा ठेवलेल्या दिसत आ--